दोन्ही मुंडके तयार केले व एका हत्तीच्या व दुसऱ्या गणपतीच्या धडवर टाकले व दोघाणा डोंघाण जीवित केल शंकराच्या आशीर्वादाने गणपतीस अग्रपूजा हा मान मिळाला पार्वतीची आशीर्वादाने तो गनानचा पती विघनएशवर सारवादीदाता झाला या एकचवेदि कारतीकेस देवांचा सेनापति नेमताना इंद्रा च हात अडकला शंकरास याचे कार शंकरास याचे कारण विचारले असतं गणेश पूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले ब्रह्म वेवरतपूरणात आणखी एक कथे नुसार माळी आणि सुमाली नामक दोन

आणि किती तुझ्या मुलाचे बाल मस्तक

प्रेम करण्याजोगा आणि समजूतदार होत आहेत माझ्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांसाठी हे प्रसन्न आणि सदिच्छेचे केंद्र बनून त्यांना मी माझ्या चांगल्या स्वभावाने आनंदी करेन हि आनंदी उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या मनाची स्वाभाविक व सामान्य स्थिति बनत आहेत मी उपकृत झालो आहे एका महिन्या नंतर

युगायुगा पासून मानवी जीवनाच्या विचारात व समाज जीवनात सुजन शक्तीने फार मोठी भूमिका पार पडली आहे राजकीय वंश धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा हे सगळं बाह्य सूचक क्षमतेमुळेच बहरायला आलं आहे बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तीने दिलेले सूचना स्वयं सूचनेच्या माध्यमातून आपण स्वतःला नियंत्रित व शिस्तशीर बनवू शकतो त्यांचं प्रमाणे ज्यांना मनाचे नियम माहित नाहीत अश्याना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठीहि त्याचा उपयोग होऊ शकतो सुजनशीलता

यापैकी मिळालेल्या सूचनांचा तुम्ही स्वीकार केला आहे का आपण जलमलो त्या क्षणापासून आपल्यावर सतत नकारात्मक सूचनांचा भडीमार होत असतो त्यांचा विरोध कसा करायचा हे माहित नसल्याने आपण नकळत त्यांच्या अंतर मनाद्वारे त्यांच्या आंतर्मनाद्वारे स्वीकार करतो व त्यांचा प्रत्येक्ष अनुभव घेत असतो नकारत्मक सूचनांची काही उदाहरणे तुला जमणार नाही तू काहीच कामाचा नाही तू हे करू शकत नाही तू अपयशी होशील तुला संधी मिळणार नाही तू पूर्णपणे चुकीचा आहेस त्यांचा काही उपयोग नाही तुला काय माहिती आहे हे महत्वाचे नाही तर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्वाचं आहे जगाचा विनाश होत आहे काय फायदा कोणाला कशाचीच पर्वा नाही इतके प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही आता तुमचं वय झालंय गोष्ट जास्तीत जास्त वाईट होत चालल्या आहेत जीवन म्हणजे अंतर्हित राहत गाडे आहे प्रेम म्हणजे पक्षांसाठीच उरलं आहे तुम्ही कधीच जिंकु शकणार नाही सावधानी बाळगा झाला एकाद्दा हा भयंकर आजार कोणाचाच भरवसा उरला नाही अशा प्रकारच्या बाह्य सूचना एकूण त्याचा स्वीकार केल्याने त्या खऱ्या ठरायला तुम्ही साथ देता लहानपणी तुमच्या साठी महत्वपूर्ण व जवळच्या व्यक्तींनी सतत दिलेल्या सूचनांन बाबत तुम्ही असह्य असता अजून चांगले काय आणि वाईट काय ह्याची जाण तुम्हाला नसते बाह्यमन व अंतरमन दोन्हीही तुमच्या बाबतीत एक असं रहस्य आहेत तर होत त्याच्या बाबततुम्ही विचार देखील करू शकणार नाही भूतकाळ तुमच्या अंतरमनावर निर्माण झालेले नकारात्मक विचारांचे संस्कार तुम्ही योग्य सूचना देऊन बदलू शकता या साठी तुम्हाला पाहिलं पाऊल उचलावं लागेल

व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरतील कारणीभूत ठरणारी परिस्थिती निर्माण करू शकतात या उलट रचनात्मक स्वयंसूचना तुम्हाला अशा नकारत्मक शाब्दिक सूचनांच्या भडिमारापासून मुक्त करतात तुमचं जीवन समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतात

काळजी व जवळ येणाऱ्या प्रलयाच्या घाबरवणाऱ्या बातम्य आढळून येतील तर तुम्ही त्याचा स्वीकार केला त्यांना ग्रहण केलं तर ते भीतीदायक विचार तुमची जगण्याची इच्छा नष्ट करू शकत एकदा तुम्ही हे ठरवलं कि अशा सूचनांचा स्वीकार करायचाच नाही कि लगेच तुमच्या समोर अनेक पर्याय उघडतात तुमच्या आंतर मनाला सूचनात्मक स्वयंम सूचना देऊन अशा सारख्या विनाशक कल्पनांचे निराकरण करण्याचे ताकद तुमच्यात निर्माण

सगळ्यालाच त्यांच्या कडून आपल्या बालपणात किशोर अवस्थेत व प्रौढावस्थेत बरच काही सोसावं लागलं असेल तुम्हीजर मागे वळून बघितलं तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल कि तुमच्यावर अश्या असंख्या नकारत्मक सूचनांचा अविरहित वषार वर्षाव करणारे दुसरे तिसरे कोणी नसून तुमचेच पालक मित्र नातलग शिक्षक आणि इतर जवळचे लोक तुम्हाला सांगितल्या गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करा त्यांच्यात दडलेल्या अर्थाचे विश्लेषण करा त्यातून तुम्हाला आढळेल कि त्यांच्या पैकी बऱ्याच सूचना म्हणजे तुमच्यात भीती निर्माण करून तुमच्यावर नियंत्रण ठेवणं एवढाच हेतू त्याच्या मागे दडलेला होता अजूनहि आहे हि बाह्यसुचनांची प्रक्रिया प्रत्येक घरात कार्यलयात factory आणि club मध्ये सतत चालू असतात तुमच्या लक्षात येईल कि लोकांना ह्याची जाणीव असो व नसो पण त्यांनी केलेल्या अशा अनेक सूचनांचे प्रतिष्ठ तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार विचार करायला अनुभवायला व कृती करायला लावणं हाच असतो मग त्या सूचना तुमच्यासाठी विध्वंसक का असेना त्याने त्यांना काही फरक पडत नाही सूचना जीवघेण्या कश्या ठरल्या दूरवर असलेल्या भारतातल्या काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगणारा महिला कडे माझे एक दूरचे नातेवाईक गेले त्यांनी तिला त्यांचे भविष्य पाहायला सांगितले तिने सांगितले कि त्या गृहस्थाच्या हृदयाची अवस्था फार वाईट आहे व ते येत्या महिन्याच्या प्रतिपदेला मारणार आहे हे ते ऐकून माझे नातलग स्तब्ध झाले त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाना बोलवून घेतलं व हे भविष्य कथन केलं त्यांच्या वकिलाला बोलवून त्यांनी त्यांचं

व जोश पूर्ण असलेले गृहस्थ जस जशी प्रतिपदा जवळ येऊ लागली तस तसे अधिकाधिक अलिप्त होऊ लागले आता ते जणू अगदी अपंग झाले होते भविष्य कथनाच्या दिवशी त्यांना प्राण घातक attack आला ते स्वतः त्यांच्या मरणाचे कारण होते हे ना कळून ते मरण पावले हे जग अनेक गूढ शक्तीने भरलेलं आहे आणि त्या या जगाचं नियंत्रण करतात अशी कित्येकांची धारणा असते पण या शक्ती गूढ नाहीत आणि अनियंत्रित तर अजिबात नाहीत एका महिलेने केलेले भावी कथन ऐकून माझ्या नातलगाने त्या सूचनेचा स्वीकार करून स्वतःचा अंत करून घेतला याच घटनेच्या माध्यमातून आपलं अंतरमन कास कार्य करत हे पहा आता आपलं आंतरमन कसं कार्य करतं या माहितीच्या आधारे या घटना कडे पहा व्यक्तीच बाह्यमन हे काही मान्य करतं आंतरमन त्याचा स्वीकार करून त्यानुसार कार्य करतं जेव्हा माझे नातलग त्या भविष्य वर्त्या महिलेकडे गेले तेव्हा ते सूचन क्षम अवस्थेत होते तिने त्यांना एक नाकारात्मक सूचना दिली आणि त्यांनी ते स्वीकारले ते अस्थिर झाले येणाऱ्या प्रतिपदेला ते मरणार आहेत

हि त्यांची स्वतःची भीती व अपेक्षा त्यांच्या अंतरमनाने खरी मानली ती स्वीकारली व त्यांचं मर मरण ओढवून आणलं खर तर भविष्य वर्तनाच्या स्त्रीत कुठलीही आपात शक्ती न्हवती तिने सूचित केलेली भविष्य वाणी खरं करण्याचा समर्थ तिच्या सूचनेत अजिबात नव्हत जर त्यांना मनाच्या कार्याचा यम माहित असता तर त्यांनी त्या नाकारत्मक सूचनेला सरळ नकार दिला असता व तिच्या शब्दाकडे मुळीच लक्ष दिल नसतं तर त्यांना माहित असतं कि त्यांचे विचार व भावना त्यांना नियंत्रित करतात तर ते जगण्याच्या खटपटीला लागले असते असं झालं असत तर त्या स्त्रीची भविष्यवाणी ही हवेत फिरून गेली असती स्वतःला मुळीच हानी न करता ते त्या भविष्यवाणीची सूचना सहज पोळ ठेवली आहे उलट पुरेशा जाणिवांच्या व ज्ञानाच्या अभावे त्या स्वतःच मरणाला आमंत्रण दिल इतरांनी केलेल्या सूचना त्यांची स्वतःची अशी काहीच ताकद नसते तुम्हीच त्या विचारांना महत्व देऊन त्यांना शक्तिशाली बनवता तुम्ही त्या सूचनाला मानसिक संमती देता त्या विचाराला स्वीकारणं म्हणजे ती सूचना तुमच्या स्वतःचा विचार बनून जाते आणि मग तुमचे आंतरमन त्या विचारला साकार करायला झटू लागत निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे कायम लक्षात असू द्दा मग जीवनाला निवडा प्रेमाला निवडा

प्रमुख आधार वख्यांची शक्ती प्राचीन देशाच्या काळापासून तत्त्वज्ञानाने व तर्क शास्त्रज्ञानी तार्क्क्याच्या एका प्रकारचा अभ्यास केला त्यांचा अर्थ होतो

तर ती वाक्य आधार वाक्य त्यावर तर्क आधारित आहेत आधी विधाने बाह्यमन खरंच मानत त्यावर बाह्यमनाने काढलेले निष्कर्ष अंधारी असतात

प्रशन्सनीय आहे दयाळूपणा एक गुण आहे म्हणून दयाळूपणा प्रशंसनीय आहे किंवा सगळ्या आधारधारीत वस्तू बदलतात व नष्ट होतात egypt pyramid आकारधारी वास्तू आहे म्हणून pyramid बदलात व नष्ट होतात ह्यातील पहिल्या विधानाला प्रमुख आधार वाक्य मानलं जातं आणि जर बरोबर योग्य असेल तर त्यावर आधारित निष्कर्ष देखील निश्चतच योग्य व अचूक असतो new york city च्या town hall मध्ये मनाचा शास्त्रावरील माझ्या काही व्याख्यानानंतर हजार असलेल्या एक college professor मला भेटला ते मला म्हणाले माझ्या जीवनात सगळाच सावळा गिंधलं आहे मी माझे मित्र आरोग्य आणि संपत्ती सगळं हरवून बसलो आहे मी ज्या ज्या वस्तूला हात लावतो तिची माती होते मी त्यांना समजावलं कि त्यांची समस्या तर्क निष्ठ पणे व स्पष्ट पाने त्यांच्या आत्मघाती प्रमुख आधार वाक्यामुळे निर्माण झाली आहे त्यांनी त्यांचं जीवन बदलण्यासाठी त्यांच्या विचारत नवं आधार वाक्य प्रस्थापित करायला हवं

तर मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही सांगणार आहे. आंबेडकर, भारतीय सर्जनाचा शिल्पकार व भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते एक प्रमुख कार्यकर्ते व समाजसुधारक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी दलित व मागासवर्गीय लोकांच्या उत्तरेसाठी आपले संपूर्ण जीवन घातले. ते दलितांसाठी एक देवदू तच होते. आज समाजात दलितांना जे स्थान मिळाले आहे त्यांचेसर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जातात. जन आणि नेनुसार त्यांचं नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये मध्यप्रदेशमधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला. त्यांच्या वादलांचे नाव रामजी मोलाजी सपकाळ. व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होती. त्यावेळी आंबेडकरांचे लग्न झाला तेव्हा त्यांचे वडील भारतीय सेनेमध्ये सुभेदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या तीन वर्षानंतर त्यांचे वडील रामजी मोलाजी सपकाळ रिटायर झाले. यानंतर ते संपूर्ण परिवारासह महाराष्ट्रातील साताऱ्यात येऊन गेले. भीमराव आंबेडकर हे त्यांचे आई वडिलांचे चौदावे शेवटचे संतान होते. आपल्या परिवारात सर्वात लहान असल्याने आंबेडकर सर्वांचे आवडते होते. भीमराव आंबेडकर मराठी परिवाराशी संबंध ठेवत असत. महाराष्ट्रातील आंबेवाडा येथे त्यांची चांगली ओळख होती. महार जातीशी त्यांचे चांगले संबंध होते. हलक्या जातीचे असल्या कारणाने महार लोकांशी सामाजिक व आर्थिक रूपाने खूप मोठा भेदभाव केला जात असे. तेव्हडेच न्हवे तर असल्या कारणाने त्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकारही न्हवता, तरी ही सर्व संघर्षांना पार करत त्यांनी उच्च शिक्षण घडविले आणि जगासमोर स्वतःला सिद्ध केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

दलित समाजांनी त्यांना शाळेत जातीत भेदभावाला सामोरे जावे लागले. त्यांच्या जातीच्या मुलांना शाळेच्या वर्गात देखील बसण्याची परवानगी न्हवती. तेव्हडेच न्हवे तर पाणीसुद्धा शाळेच्या शिपाईला द्वारे हातात दिले जायचे. पाण्याचे मटके व पेटलेल्या हात लावण्याची देखील त्यांना परवानगी न्हवती. एवढे असताना देखील आंबेडकरांनी अतिशय चांगले शिक्षण घेतले. आपल प्राथमिक शिक्षण त्यांनी साताऱ्यात दापोलीमध्ये घेतले. त्यांनंतर त्यांनी बोम्बाय्मध्ये LMC

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणापासूनचे अभ्यासात आवड होती. ते अतिशय कु कुशाग्र बुध्दि चे स्वामी होते त्यामध्ये प्रत्येक परिक्षेत ते प्रथम क्रमांक मिळवत. एकोणीशे बत्तीस मध्ये वै विश्वविद्यालयातून आणि graduation पूर्ण केले. त्यांना वाचण्याची मनाई असल्याने ते फारसी भाषेतून उत्तीर्ण झाले. त्याच कॉलेज मधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञानमध्ये डीग्री सोबत graduation सुद्धा पूर्ण केले कोलंबिया विद्यलेया. भीमराव आंबेकर यांना बडोदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री म्हणून नियुक्ती केली पण तिची सुद्धा पासून त्यांची सुटका झाली नाही. बडोद्याच्या राज्या द्वारे त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. त्या शिष्यावृतीने त्यांनी न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विश्वविद्यालयात post graduation ची डीग्री प्राप्त केली. पुढील शिक्षण सुरु करण्यासाठी ते एकोणीशे तेरा मध्ये अमेरिकाला गेले. वर्ष एकोणीशे पंधरा मध्ये आंबेडकरांना अमेरिका मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातील सामाजिक शास्त्र इथल्या दर्शनशास्त्र आणि मानव विज्ञाना सोबत अर्थशास्त्र देखील MSC पदवी घेतली. भारतात परत आल्यावर त्यांनी जा जातिगत भेदभाव विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना बऱ्याच आपल्या जीवनात कठीण सहन करावी लागली. आंबेडकरानी पहिली अस्पृश्य व जातीभेद कशा पद्धत्तीने देशाला आहे या बिमारीला देशातून बाहेर काढणे आंबेडकरांनी आपले कर्तव्य मानले आणि याविरुद्ध त्यांनी युद्ध सुरु केले. वर्षे होत आली एकोणीसशे एकोणीस मध्ये जेव्हा भारत सरकारने अधिनियम तयारी करत होते तेव्हा आंबेडकरांनी म्हटले कि दलित व अस्पृश्य समाजासाठी वेगळी निवडणूक संस्था असायला हवी.

अशा संघटनेच्या मुख्य उद्देश मागासवर्गीय जातीतील लोकांना शिक्षणा समाजाचे सुविधा उपलब्ध करणे हा होता.

त्यांनी दलितांच्या अधिकारांसाठी केली. या आगमनाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक चल सर्व दलिताचे उघड जावे तसेच सर्व जातीच्या लोकांना प्रवेश मिळावे अशी मागणी केली. बाबासाहेब त्यांनी दलितांसाठी खूप काही केले. त्यांना म्हणजे हात लावायची पाणी पिण्याची सह शिक्षण शिकायचे अधिकार त्यांनी सगळे मिळवले आंबेडकरांनी केलेल्या संविधानाचे निर्माण डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे संविधान निर्माण कार्यालयात प्रमुख उद्देश जाती व भेदभाव दूर करणे हा होता. अस्पृश्य भान निर्माण करून सर्वांना समाजात समान अधिकार देणे हा त्यांचा उद्देश होता. भारतीय संस्थानाने भारतातील सर्व नागरिकांना धार्मिक धर्माची स्वतंत्रता दिली. समानता दिली. महिलांना विश्वास दिला.

मग संविधान तयार करून तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र ब्रह्मद्ये यांना सोपून दिले. आंबेडकरांच्या daibitees, डोळ्यात अस्पष्ट दिसणे त्याशिवाय दुसरे अनेक व्याप्त होती. त्यामुळे यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडायला लागली. दीर्घ आजाराने सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली आपल्या घरी दिल्लीमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या शेवटच्या व वर्षात त्यांनी हिंदू धर्मातून बुद्धधर्मात परिवर्तन करून घेतले. त्यामुळे त्यांच्या अत्यंत विधी बौध धर्माचा रिवाजानुसार झाला. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळे शेकडोच्या संख्येत लोक उपस्थित होते.

चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला तर मध्यप्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे वडलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ. ते होत राज्यघटना कोणी लिहिली? डॉक्टर भीमराव आंबेडकरानी लिहिली. डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन. डॉक्टर आंबेडकराच्या ह्या कोठे झाला? दिल्लीमध्ये आपल्या घरी. संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? दोन वर्ष अकरा महिने सात दिवस एवढे त्यांना लागले. त्यांनी खूप साऱ्या संविधानामध्ये स्त्रियांचे हक्क जे आपण बारा तास काम करत होतो ते आठ तास काम होईल करण्याचे सगळे त्या घटनेमध्ये लिहिलेले आहे. ब्राह्मण लोक त्यांच्या स्तुतीने महान होतात. बाबा साहेबांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांना समानतेचा अधिकार दिली.

भारतात परत आल्यावर त्यांनी बडोदा राज्यात आर्थिक सल्लागार आणि सुरक्षा मंत्रिपद स्वीकारला. एवढी मोठी पदेही भुषवूनहि त्यांना दलित समाजामुळे अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. त्यामुळे बाबासाहेबांना तिथे राहण्यासाठी घर मीड मिडेही अवघड होते. मुंबईत आल्यावर बाबासाहेबांना sweden ham college of commerce मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापन पद मिळाले. त्यांच्या ओफीसांचे त्यांना अशा उच्च पदावर नेले अस म्हणत लोकांसाठी यशाची द्वारे नेहमीच खुली असतात. मुंबईत आल्यावर बाबा साहेबांना सिडन हॅम कॉलेज of commerce मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक पद मिडाले. बाबासाहेबांना अजूनही त्यांच्या यशांवर समाधान न्हवते. त्यांना पुढे काहीतरी करायचे होते त्यामुळे ते लंडनला गेले. जिथे त्यांना अर्थशास्त्र आणि राज्यकारणात पद्विक्त पदवी घेतली. एकोणीशे सत्तावीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यांचे शिक्षण पूर्ण केले.

रमाबाई यांनी बाबसाहेबांना कम साथ दिली. मात्र त्यांनी दीर्घ आजारांचे निदान झाले त्यानंतर त्यांचे व डॉक्टर असलेल्या

त्यांना काहीतरी करायचे होते म्हणून अस्पृश्यांचा दूर करण्यासाठी आंबेडकरांनी पुढाकार घेतला. आंबेडकर दलितांचे मोठे नेते झाले होते. या अंतर्गत त्यांनी ब्राह्मण नेते, मदनमोहन, मालविया यांच्याशी पुन्हा करार केला. या करारात महात्मा गांधीची सक्रीय भूमिका होती. डॉक्टर आंबेडकर यांना संविधानात प्रश्नाकारक म्हणून ओळखलेले जाते. स्वातंत्र्यानंतर त्यांना partition building images प्रमुख बनवण्यात आले. संविधानात त्यांनी सर्व वर्गांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. एकमात्यसाठी समाजातील mission चालू करणे आवश्यक आहे. तसेच त्यांची संविधानात दलित आणि मागासवर्गीय दिलेले अधिकार हि भीमराव रावजीची देणगी आहे. संविधानात केवळ दलितांच्या हक्कांवरच चर्चा केली नाही, तर त्यांना महिलांच्या हक्कांवरही भर दिली. सर्व नागरिकांनी संविधानात कर्म, धर्म, स्वातंत्र्य अधिकार आहे. अरे हॅलो कोमल हॅलो अरे कुठेस तू मी संभाजी नगरलाय रे तू कुठेस अरे मी पण इकडेच ए आता काय शाळेत आपण होतो तेव्हा पासून काय भेटच झाली नाय

किती मज्जा यायची शाळेमध्ये नाय

नंतर तू शाळा चेंज केलीस काय नंतर काय तुझा ताळमेळ्च नाय हो अरे ते पंपाची बदली झालेलीना पप्पा कुटून तर बदली झाली होती नंतर म्हणून मग आम्ही गावाकडे शिफ्ट झालो होतो हम्म शाळा मस्त होती तशी आपली

मला तर सोडायचीच नव्हती बट कसंय ते पप्पांची बदली झालेली मला ऑपशन नव्हत ते आपण एकाच शाळेत असणार ते मी इतक्या वर्षाप्सन राह्तोना तर मंग ते असं होत की अं यार

तिथे राह्यला हा थोडं असं

हम्म तिथे कस सवय झालेली ना इथे भरपूर वेळ म्णजे चेंजेस होतात फोने चेंज केला हो ते तर आहेच तू गेल्या नंतर इकडं शाळा ह्यांनी इतकी मस्त अं केली ना नंतर एक टीचर आलेले सुनील सर म्हणून इतके मस्त शिकवायचे ते अरे बाप

ते म्णजे ते म्णजे इतिहास शिकवायचे ना असं वाटायचं की जस काय आपण स्वतः इतिहासात जाऊन पास्ट मधी जाऊन जस काय आपण स्वतः डोळ्यांनी बगु लागलो इतकं भारी द्यायचे माहिते तुला

हो मनजे ते नाय का घरूनच प्रिपरेशन करून यायचे आणि असं अं म्णजे सर्व चाट वैगेरे बनवून आणायचे साईड ला लावायचे इकडून असं झालाय इकडे मावळे ते असं तसं किल्ल्यांबद्दल म्हणजे सर्व काही जे इतिहास त्यांना खूप रुची होती ना तर ते स्वतःचे त्यांचे खूप प्रेपरेशन नोट्स आणि होते त्यांच्यापाशी तर जेव्हा ज्या टॉपिक वरती शिकवायचे ना तेव्हा ते घेऊन यायचे सर्व मग त्यांच्याही सोबत त्यांचे इतके एफर्ट्स कोणी जर एव्हडं एवढे एफर्ट्स करत असल तर मग आपल्याला पण मजा येते ना की बाप रे बाप कीती मस्त काय म्हणालीस इतिहास खूप छान समजला असणारे तुम्हाला त्यांच्यामुळे हो म्हणजे खूप मजा यायची ना बाकी तर काय नाही बाकी तर असंच चालायचं मग ते सरांना नंतर अं मंजी माझी लक्षात राहून जातं की जर असं पण जास्त असं मस्त आपल्या पण जिंकून घेतलं की कसा राहते हा त्यांना मग आपण लवकर विसरत नाही बाकी हा त्यांची आता कुठे काय काय भेटतच नाही कारण की नंतर मी पण दोन-तीन वर्षानंतर शाळा सोडली होती ना तू गेलीस नंतर मी पण शाळा सोडली तू का सोडली होती च प्रितेश उमेश ते तिथेच होते दहावी पर्यंत त्यांच्या सोबत काय नंतर इतका कॉन्टॅक्टच नाही झाला अच्छा पण आपली शाळा

सर्व म्हणजे अह सर्व डेकोरेशन वगैरे करायला लावायचे आपल्याला थोडं फार बाकी सर्व करून घ्यायचे साफसफाई करायचे मस्त ग्राउंडची फार मज्जा यायची पंधरा ऑगस्ट ची तर आपण वाट बागायचो कधी येतंय म्हणून हो जे सर्वात जास्त मस्त करायचे त्याच्या त्याला प्राईझ पण ठेवलेलं राहायचं हो आमच्या पंधरा आगस्ट तर म्हणजे सगळं कार्यक्रम वैगेरे संपत आल्यानंतर आपल्याला बिस्कीट द्यायचे हो हो हो आटवतायना बिस्कीट आणि चाकलेट सुद्धा द्यायचे अर्ध्याच्या वर मुलं तर लाडू बिस्कीट न ते घ्यायलाच यायचे तेच तर कारण की सर्व जण तर पार्टीसिपेट नव्हते करत बाकी मग जितके करायचे आणि बाकी चे तर सर्व बिस्कीट तेव्हा बिस्कीटाचा क्रेझ होता ना इतकं आरामशीर सर्वाना भेटत नव्हतं

भारी वाटायचा तुम्ही पण तुमच्या पोरींसाठी मस्त राहायचे तिथे मस्त म्हणजे सर्व पोरी मिळून रांगोळी काढायचे हम्म जास्त हेल्प करायचे हो ते असं सर्व ग्राउंडचे तिथे आजूबाजूला पूर्ण रांगोळी काढून मस्त एक नंबर दिसायचे तू हम्म आताअसं वाटत की परत शाळेत जाऊन बसावं पण आता कॉलेज चे दिवस शाळेत असताना असं वाटायचं की शाळा सोडून द्या मस्त घरीच खेळावं कुदाव आणि आता तशी दिवसाला त अस वाटतं की बाबा शाळा मस्त होती शाळेला सोडून काय

ह तेच डोक्या डोक्याला टेन्शन आलंय ते काम वगैरे हे ते शाळेत असल्यास काय थोडासा अभ्यास करा खेळा खुदा आयत खायला भेटतं कोणी बोलत नाही काय नाही तुला ह तुला कांबळे मॅडम आठवतायत का त्या हिंदी शिकवायच्या आपल्याला त्या पण माझ्या फेवरेट होत त्या फार छान शिकवायच्या आणि तुला माहितीये ते आमच्याच घरापुढेच राह्यच्याना सो नंतर त्या क्लासेस पण घ्यायचं त्यानंतर